तिथे एक छानशी एंट्री आहे तिथे गुलाबी कलरच डेकोरेशन लावलेल आहे.

तीथे एक टॅम्पो पण आहे तो टॅम्पो अ पांढऱ्या कलर चा आहे.

अ एक बँक आयसीसीआयसी आयआयसीआय बँक आहे खाली --

तिथे खूप सारे छोट छोटे झाड लावले आहेत कुंड्या पण आहे आणि खूप मोठी झाड पण आहे.

त्याच्याखाली खूप सारी लोक वाचत आणि त्या पाण्या--

याठिकाणी एक बँक आहे त्या बँके चं नाव महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आहे.

या ठिकाणी मला एक किराणा दुकान दिसत आहे.

खूप असं हे हिरवगार वातावरण या ठिकाणी दिसत आहे.